ये एक जाण्यायेण्याचा रस्ता आहे. मोठ हॉस्पिटल आहे. ग्राउंड आहे. ग्राउंडमध्ये छोट-छोट गवत आहे. झाडझूड़प आहेत. आजूबाजून ग्राउंड वगैरे आहे. जाण्यायेण्याची रस्ता आहे. मोकळी जागा आहे. साईड नी जाण्यायेण्याचे--

ये येलो व्हाइट कलरचे पडदे आहेत येलो रेड कलरचे पडदे वगैरे आहे जाण्या येण्याचे रस्ते आहेत एक गेट वगैरे आहे खूप सारे लोक आहेत झाड वगैरे आहेत जाळी वगैरे लावलेले आहेत चअर्स वर लोक बसले आहेत चप्पल वगैरे आहेत